हा मला अस विचारायचं होत की, जे नोकऱ्या असतात ना, तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नोकऱ्यांची सुरक्षितता.

- याच्यावर जरा आपण चर्चा करायची का?

हा. कारण आजकाल इतके क्षेत्र वेगवेगळे नीळनिराळे क्षेत्र आहेत की, जस कि नुस्त आता काय फक्त इंजीनियरिंग, डॉक्टर, ही लाइन नाही वकील, हे जे आता नेहमीचच झाले आणि शिक्षक, या सर सुद्धा सगळ्या पहिल्याच्या झाल्या पण, आता सुद्धा अजुन नविन नविन क्षेत्रात नोकऱ्या मिळतायेत. या बद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? आता, म्हणजे नोकरीतली सुरक्षितता याचं जर विचार केला, हं. तर राज्यसरकार, केंद्रसरकार, त्या केंद्रसरकारच्या आधीन असलेले सौरक्षण खात, म्हणजे मिलेटरी आणि पोस्ट खात, हं. आणि टेलिफोन खात, हं. दूरध्वनीच ते एक क्षेत्र ते. हं. तर ह्याच्या मधले जर या नोकऱ्यांचा जर विचार केला, हं. तर त्याच्यामध्ये तोपर्यंत तुम्हाला नोकरी करता येते. हं. आणि जोपर्यंत तुमच्या वर्तुनिकीत काही तरी आक्षेपार्ह अस काही आढळत नाही, हं. - किवा कुठला गुन्हा असा वगेरे तुमच्या हाथन होत नाही.हं. तोपर्यंत तुम्हाला चौकशी शिवाय कोनी काढू शकत नाही नोकरीतुन. हो. बरोबर आहे.

केंद्रीयसरकारच्या नोकरीमध्ये तर सगळ्या प्रकारच्या ह्या मिळतात, म्हणजे अस सुविधा ज्या असतात त्या इतक्या मिळतात शाळा मिळते, त्यांना कुठे काय बाकीचे खेळायला क्लब असतो,

आयुष्याची हीच बनून जाते म्हणजे की,

अगदी वरीष्टांची मतभेद झाली. हं. तरीसुद्धा तो वरिष्ठ असे तुम्हाला लगेच नोकरीवरन काढूशकत नाही. हं. तर त्याच्या करता त्याला म्हणजे शिस्तभंगाची कारवाई वगेरे बरच म्हणजे अस, हं. नोटीस देऊन हे करून चौकशी करून, हं. अस काही झाल तरच. हं. म्हणजे जवळजवळ तुम्हाला, हं. नौकरीतन काढण्याची शक्यता नाहीच. हा. म्हणजे शक्यतो केंद्रसरकार किवा काय राज्यसरकार याच्यामधल्या ज्या नोकऱ्या आहेत त्या अगदी

त्याच्यामधले सुद्धा अस काढता येत नाही. हं. सौरक्षण खात, हं. पोलीस खात, हं. याच्यामध्ये तुम्हाला नोकरीवरन काढता येत नाही. हं. आता दुसरे जे क्षेत्र आहेत, हं. तर? खाजगी क्षेत्र, हं. तर हे खाजगी क्षेत्रामध्ये कस आहे? हं. की जे, तुम्ही जोपर्यंत तुमच्या वारीष्टांची मर्जी संभाळून, हं. योग्य प्रकारे काम करता. हं.

त्याच तुमच्यावर नाराजी झाली, हं. तर तो तुम्हाला कुठल्याही क्षणी नोकरीवरन घरी जा, अस सांगू शकतो. हं. हा. तर,

म्हणजे थोडस काय होत, खाजगी क्षेत्रात पगार जास्त आहे. हं, हं. बरोबर आहे, पगार, भरपूर पगाराच्या नोकऱ्या मिळतात. हं.

आणि केव्हा तुम्हाला नोकरीवरन काढून टाकतील, हं. हेच सांगता येत नाही. हं. म्हणजे काय होतंय कारण, ह्याच्यात सुरक्षितता म्हणजे जसे पैसेही खूप मिळतात, तशी पण सुरक्षितता नाही. म्हणजे, आता तर मध्ये ऐकलेलं होता की, हे जे आय टी क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये तर म्हणे बर्याच लोकांना काढून टाकलेला आहे, म्हणजे कुठल्याही वेळेला काढणार, कुठल्याही वेळेला घेणार त्याच्यात काही सुरक्षित नाही. असताना पैसे भरपूर मिळतात, पण कुठल्या वेळेला ते बाहेर काढतील ह्याची शाश्वती नाही म्हणजे. त्याच्य्मुळे सुरक्षित असं क्षेत्र म्हणजे बगायला गेल तर जस तुम्ही म्हणता,

दुसरा वाव म्हणजे अस आहे. हं. की, खाजगी क्षेत्रात, ह. जेव्हा तुमच्या कंपनीला तोटा येतो. हं. म्हणजे त्यांच्या मालाला उठाव नसेल, हं. आणि एकूणच म्हणजे त्याचं आर्थिक जे त्यांना तोटा सहन होत नसेल, हं. तरी सुद्धा म्हणजे आर्थिक कंपन्या आहे ज्या खाजगी कंपन्या, हं. ह्या नोकर कपात करतात. हं. नोकर कपात करतात, किवा तुम्ही काही वेळा संपावर गेलात, हं. तरी तुम्हाला तुम्ही टाळे बंदी केली. हं.

आणि हे नेहमी म्हणजे खाजगी क्षेत्रात नोकराच्या डोक्यावर टांगती तलवार असते. हो, बरोबर आहे. म्हणजे कधी ठेवतील कधी काढतील काही सांगता येत नाही. हां. हा. आता दुसर एक अनपेक्षित म्हणजे अस, हा.

म्हणजे सगळ्या कंपन्याच बंद पडल्या. हो. सगळे तुम्ही घरीच बसून काम करा अशी सुरुवात झाली. हा. आता ज्या कंपन्यानमध्ये, हा. अशी सोय नाही. म्हणजे जिथे प्रत्यक्ष जाऊन उत्पादन कराव लागत, हं, हं. कारखान्यात जाऊन. हं. तर अश्या ज्या कंपन्या होत्या, हं. त्यांनी त्या नोकरांना कमीच करून टाकला. हं, बरोबर आहे. त्यांना ते म्हणजे आलेच नाहीत तर काहीच नाही ना. परवडतच नाही ना. हा, परवडायना. बरोबर आहे. हा. तर अश्या याच्या या लॉकडाऊन कोरोनाच्या काळात, हं. बर्याचश्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या. हा. त्याच्यामुळे हे सगळ अस अनिश्चिततेच वातवरन आहे. हं. नाही बरोबर आहे, त्या याच्यामध्ये सगळ अनिश्चिततेच वातवरन आहे. आणि आजकाल तर तस बघायला गेलं, तर हे जे नवीन हे आहे व्यवसाय तो काय पहिले इतका नवता पोफावलेला.

म्हणजे आचारी म्हणून आहे, वाढपी म्हणून पण आहे, कुठे त्या धाब्यांसमोर बागकाम करणारे म्हणून पण आहेत. म्हणजे अश्या नोकऱ्या अश्या या याच्यामध्ये खूप असतात. आणि त्या सुरक्षित असतातच अस नाही. पण काय होतंय त्यासुद्धा एक वेगळ्या प्रकारच म्हणजे त्याला सुद्धा एक चालना मिळाली की. ते तुम्ही जोपर्यंत काम तुमच चांगला करताय, हा. आणि मालकाची मर्जी संभाळून आहे, हा. - आणि मालकाला जोपर्यंत त्याचा व्यवसाय ठीक चालतोय, हं. तोपर्यंतच तुमची नोकरी. हा. म्हणजे तस आपण बगायला गेल तर हॉटेल इंडस्ट्री हे म्हणून सारखी नोकरी सुरक्षित आहे अस नाही.

हो. हा. आता म्हणजे त्याचा जर धंदाच चालत नसेल, हं. तर तो त्याला ज्याठिकनी पाच नोकरात भागतय,

हं. त्यासुद्धा अत्यंत किचकट असत, म्हणजे अश्यावेळेला, हं. एखाद्याची खाजगी क्षेत्रातली नोकरी गेली, हं. तर त्याला म्हणजे काहीच मार्ग राहत नाही. हा. म्हणजे दुसरीकडे कुठ त्यानी नोकरी शोधणे, हा. एवढाच त्याच्या पुढे मार्ग राहतो.

म्हणजे वर्षातले सहा महिनेच नोकरी. हा. आणि ते सहा महिने झाले, हं. की तुम्हाला घरी पाठवतात. नाही पण त्याच्या मध्ये हे करतात की.

- की, पण बोटीवर असतात त्यामुळे ते हे वाटत तस, असुरक्षितच वाटत ते हे करण. असुरक्षित म्हणजे ते वेगळ्या दृष्टीने असुरक्षित. हं. म्हणजे त्याला काय आता तुम्ही जर का आर्मीतच गेलात, हं. आणि तुम्हाला युद्धावर पाठवल. हं. तर मग ते असुरक्षितच राहील की.

पैश्याच्या द्रीष्टीने पैसेपानी तरी म्हणजे चालू राहतात. हो, हो. आता आजुन आपण तस बगायला गेलो तर खासगी याच्यामध्ये आजकाल तर जस हॉटेल इंडस्ट्री झाल, मं आता फुल बाजार असतो, त्याच्यामध्ये सुद्धा वाटत की आजकाल खूप म्हणजे कमवायला गेल तर भरपूर पैसे मिळतात. म्हणजे फुलांना सुद्धा वाव आहे, सनावराला लागतात, किवा मग आता आजकाल पद्धतच हे पुष्पगुच्छ म्हणजे अगदी काय ते चालूच असतात. छोट्या छोट्या समारंभाना सुद्धा पुष्प हे देतात, त्याच्यामुळे ते काय होतंय. त्या धंद्यातसुद्धा किवा त्या ह्याच्याम्ध्ये जाऊन एखाद्यानी नोकरी केली तरीसुद्धा वाव खूप हे.

तश्या विशिष्ट प्रकारच कौशल्य लागता. हं. आणि तो एक म्हणजे कस असता ठराविक काळापुरता तो व्यवसाय असतो. हं. तो काही बारा महिने, नाही ठराविक काम. हो बारा महिने अगदी अस नाही. पण त्याच्यामुळ, पण असताना मग ते त्यावेळेला ज्यांना आहे ना व्यवसाय, हं. त्यांना ते चांगला आहे. हं. पण तशी म्हणजे काय आहे, हं. व्यवसाय चांगला चालत असेल, हं. तरच त्याच्यामध्ये आणि तुमच कौशल्य पाहिजे त्याला. हो, हो, हो.

आता दुसर नवीन नवीन हे निघालेलं आहे, हं. की आय टी क्षेत्र, हं. तर तिथसुद्धा आता अस चाललयं. हं. की बऱ्याच प्रमाणावर म्हणजे त्यांचा व्यवसाय ही कामी व्हायला लागलाय.

ते सुद्धा नोकर कपात करतायेत. हो, बरोबरे मधे आपण पेपरमध्ये ही वाचलाचं की किती बातम्या होत्या. हा, हा. की त्याने खूप म्हणजे त्यांनी हेच करून टाकलय, खूप कपात केलीये.

ज्याचं अकार्यक्षम आहेत, ज्यांच काम नीट नाहीये, हं. आणि वारीष्टांची मर्जी जे संभाळूशकत नाहीत, हं. अश्या लोकांना ते म्हणजे कंपनी घरी पाठवता. हो बरोबर आहे म्हणजे अकार्यक्षम म्हणजे काय त्यांना तेवड काम जरका नसन जमत तर ते ठेवत नाहीत. ह्या मोठ्या मोठ्या कंपन्या ऍमेझोन, फ्लिपकार्ट, हं.

हं म्हणजे तिथे ही आपण सुरक्षित आहो अस नाही. ह्याच्यामुळे शक्यतो मला वाटत सरकारी याच्यामधेच तेवड जरा बऱ्यापैकी सुरक्षित आहोत. हो. होना. म्हणजे कस त्याच्यामध्ये साधारण पगारपानी भरपूर मिळता, होना. बाकीच्या सोयीसुविधांच सुद्धा तुम्हाला हे मिळत म्हणजे पैसे मिळता त्याच्यासाठी तुम्हाला, हो, घरभाड म्हणून अस काहीतरी देतात, किवा हे देतात म्हणजे तुम्हाला आता मुलांच्या शिक्षणाकरता देतात आणि तुमच म्हणजे रिटायरमेंट नंतर तुम्हाला काय असत? हे आपला निवृत्ती वेतन असत. म्हणजे त्याच्यात सेकुर्ड हे असत बऱ्यापैकी जे तुमच हे आहे

खासगी याच्यामध्ये सुद्धा असत, हं. म्हणजे प्रोवीडेंड फंड म्हणा, ग्रेड्यूटी म्हणा, हं. पण ते कस असत, ते आयुष्यभर त्या रकमा पुरात नाहीत

पेंशन म्हणजे सतत मिळत राहते. सतत, हा. पूर्णपणे तुमच्या आयुष्यापर्यंत पूर्णपणे मिळत राहत आणि त्या माणसाला तर मिळतच मिळतच त्याच्यानंतर त्याच्या बायकोलासुद्धा निम्म म्हणजे हे बऱ्यापैकी मिळतच. हो, हो, मिळत, मिळत. आयात येती पर्यंत, हा, ते मिळत राहतं. हं. तर अस सगळ म्हणजे हे जे आहे, हं. तर ते सगळ म्हणजे अनिशश्तेच आहे, हं. आणि तुम्ही किती कार्यक्षमतेने काम करता हो बरोबर आहे. तुमची कार्यक्षमता तुमच्यातल ते कौशल्य हं ह्या सगळ्यावरही ते निर्भर करत, म्हणजे हा, हा

एखाद तुमच जे कामाचा जो रेपोर्ट असतो, तो खूप चांगला आला तरच ते तुम्हाला ठेवतात किवा पगार वाढ करतात. आता दुसरी एक क्षेत्र आहेत,

उदाहरणार्थ शेती. शेतीमधे अस ए,

तो जर मजूर चांगल काम करत असेल,

आणि ते मालकाच त्याच समाधान होत असेल,

तरच त्याला कमावर ठेवल जात

नाहीतर त्याला कामावरन काढून टाकला जात.

त्याच्यामुळे शेतीच्याह्याच्यात कष्टाची जे कामं आहे,

तिथ तुमचा मालक जोपर्यंत खुश आहे

नाहीतर मग तुम्हाला अगदी दुसर्यादिवशीसुद्धा

हो बरोबर आहे, बरोबर आहे. दुसर्यादिवशी सांगितल्यानंतर त्यांनीही काय करायचं. म्हणजे त्याच्यातही सुरक्षितता अशी नाहीच ए.

हो. ऑटोमोबाईल इंडस्ट्री ए. म्हणजे अस बगायला गेल तर भरपूर म्हणजे कामाचे क्षेत्र खूप एत पण सगळीकडेच ही नाही मिळत. म्हणजे

नाही. काही काही चांगल्या कंपन्या आहेत, टाटा वगेरे, हं तर ते आपल्या नोकरांना चांगल्या सोयीसवलती देतात. हं, आणि सहसः म्हणजे नोकर कपातही करत नाहीत. हं. पण तरी सुद्धा काही म्हणजे मार्केटच काही सांगतायेत नाही. हो, बरोबर आहे. आणि सगळ म्हणजे सुरक्षितच आहे, म्हणजे गर्व्हनमेंटच तेवड फक्त चांगल आहे.